हा थोडे काम चाललेत ना त्याच्यामुळे जमलच नाही

तसे इन्फोर्म कर मग एकदा नाहीतर पुन्हा होतील हा तसे इन्फोर्म कर मग एकदा नाहीतर पुन्हा इश्यू होतील हा

माझ्या मावळण सासू च्या मुलाचं लग्न

काय नाय जायचंय संध्याकाळी बाहेर

अगं मी एक क्लास बघितलाय नवीन ब्युटी शी रिलेटेड

मला पण ऍक्च्युली मी त्याच याच्यामध्ये त्याच्या मध्ये होते बघत होते कुठे भेटते का मला हा तर एक ना बेसिक ब्युटी चा कोर्स आहे स्किन हेअर आणि स्कीन हेअर आणि मेकअपचा

त्याच्यामध्ये बेसिक आपल्याला स्किन हेअर च सगळं शिकवलं जाईल थ्रेडिंग वॅक्सिंग वगैरे

हेयर मध्ये आपल्याला हेयर बेसिक हेअर कट हेअर स्पा सेक्शनिग न आणि हेअर कलरिंग फॅशन कलर्स

आणि मेकअप मध्ये फाईव्ह टाइप्स आपल्याला ब्राईड हेअर स्टाईल

हो अॅडमिशन

फोर अवर्स ची एक बॅच आहे तर मॉर्निंगचे एक बॅच आहे आणि आफ्टरनून ची एक आहे मॉर्निंग ची जी ती टेन टू टू पर्यंत आहे आणि आफ्टरनून चे जी आहे ती टू टू सिक्सपर्यंत आहे मग आपण आपल्याला जी टाईम बरोबर वाटेल त्याच्यामध्ये घेऊया अॅडमिशन दोघी पण

हा मग सांग तसं आपण जाऊया त्या सेंटरला व्हिजिट करायला, बघून येऊया

हा बोल ना अगं मध्येच हे झालेलं थोडसं नेटवर्क इशू झालेला

तेच कोर्स बद्दल बोलतीये मग तुम्हाला कधी सांगशील मग आपण तिकडे कॉल करून मी इन्क्वायरी करते, आणि आपण दोघे तिथे जाऊन पाहून येऊया एकदा हा ठीक आहे चालेल मला जेव्हा फ्री असेल ना मी

म्हणजे ऑफिसमध्ये पण काम आहे भरपूर तर मग बघते ट्राय करते मी सांगेन तुला तसं कॉन्टॅक्ट करेन मग आपण सोबतच जाऊया मग ऍडमिशन करून टकुया आणि फीज पण खूप कमी आहे इथ, रजिस्ट्रेशन फी फक्त आपल्याला फाईव्ह हंड्रेड भरायची आहे दॅट इट बाकी आपल्याला काही खर्च सुद्धा नाही

छान आहे मग आपण रेफरन्स पण देऊ शकतो ग जर आपल्याला फाइव हंड्रेड मध्ये पूर्ण बेसिक शिकायला भेटताय तर मग काय प्रॉब्लेम आहे हा तेच ना म्हणूनच बोलले तुला सांगते म्हणजे

जाऊदे असं पण बघत होते जॉब करून करून कंटाळा आलाय आता स्वतःचं काहीतरी स्टार्ट करावा हा तेच आणि चांगलं प्लॅटफॉर्म वाटतोय तर स्वतः बघून आल्यावर आपल्याला अजून

घणसोलीच्या स्टेशनच्या समोर आहे सेंटर ओके हा हा ह घणसोली म्हणजे घणसोली स्टेशन पासून जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे का ? हो स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स आहे

चालेल मग मी असं पण ऑफिस रबालीला आहे तर मग तिथून डिरेक्टली घणसोली ला हे करेन

उतरेन आणि मग जाऊया आपण ह्या, नेक्स्ट वीक मध्ये जाऊया

त्यांच्या बॅच चालू नाही ना झाल्या स्टार्ट झाल्या का?

बघूया की विचारून त्यांच्या बॅचेस चालू आहेत तर किती म्हणजे स्टुडन्ट आहेत कधीपासून नेक्स्ट बॅट चालू होते, किंवा ऍडमिशनची काय प्रोसेस आहे अजून डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतील हे सगळं विचारून या आणि पर्सनली जाऊन ओके ठीक आहे चालेल मग बघूया आपण मी सांगेन मग तुला एकदा फोन करून विचार फक्त ते ऍडमिशन हो हो विचारते मी, मग तुला मेसेज करते

ऊन सुद्धा आहे आणि थंडी सुद्धा तितकीच आहे भरपूर थंडी पडली, मुंबईमध्ये एवढी थंडी म्हणजे विशेष आहे

बरंय ना गावचा फिल येते आपल्याला गावी न जाता

जाऊदे अॅटलिस्ट गावाला जायला भेटत नाही इकडे तरी थंडीची मजा घेता येते जाणार आहेस ना तू बोलतीस ना गावाला जाणारे लग्नासाठी नाही ना जाणार ते लग्न मुंबईला चे

जाऊदे असं पण गावी यात्रेला जावंच लागणारे

हा नेमकं थंडीमध्येच यात्रा येते

आता हे मुलांना सुट्ट्या पण बघू सुट्ट्या जेव्हा पडतील त्यावेळेस जाता येईल मग

जॉब वगैरे सगळं हेकटिक झालंय गावी जायला चान्सच नाही थोडसं पाहिजे रे रिलॅक्स

असं दुसरीकडे तर कुठे जाता येत नाय

आजकाल उकडायला होतं पूर्ण

आता थोड्या दिवसांनी गायब होईल पुन्हा

तेच, हे असं क्लायमेट मुळेच लोक आजारी पडतायेत

मधून ऊन मधूनच थंडी मधूनच पाऊस

अरे मुलांचे तर किती खाडे होताहेत यार जरा आजारी पडले की जरा वायरल झालं की स्कूलमध्ये पाठवू नका

होतं चार पाच दिवस आजारी होता झालाय आता क्लियर दोन दिवस जायला लागले पुन्हा सर्दीचं झालय त्याचं तर म्हटलं की जाऊ दे हे करेन थोडेसे त्याला स्टीम वगैरे देऊन चालू ठेवले ते ते करून पाठवते लगेच स्कूलमध्ये आणि त्याच्यात सकाळी उठायला लागतंय त्याला मग

तिला उठवायला गेला तर दोन मिनटात उठून डायरेक्ट्लि बाथरूम मध्ये जाते आंघोळीला

तो कोणासारखा मम्मी तुझ्यासारखा करतोय की पप्पांसारखा

त्याच्या पप्पांच तेच असत त्यांना उठवायला गेला की अर्धा तास बसायचं आणि नंतर मग जायचं आवरायला दुसरे तोपर्यंत बाहेर पण निघतात ऑफिसला जायला आमच त्याच्यावरूनच चालू असतं रोज

कोर्स हा मला करायचा आहे, मला बाहेर तर आता जायला जमणार नाहीये, प्रायव्हेट मध्ये फीस कितीये तर बोलले, हा फ्री ऑफ कॉस्ट आहे फाइव हंड्रेड मध्ये, तर ऍडमिशन घ्यायला काय हरकत आहे ना घरच्या घरी जरी स्टार्ट केलं तरी परवडता

बाहेर किती पैसे जातात बघितलस, आपलं काही करायला गेलं तर

अरे तू त्या दिवशी सांगित होती ना मला मेला लागलाय आपल्या तिथे

तर तिथे आपण जाऊ या ना, मी पण मुलांना घेऊन लवकर मग तुला त्यादिवशी सांगितलं तेवाच बोलली ना आपण जाऊया

हा जाऊया ना, कधी जाऊया सांग? तुला कधी टाईम आहे?

मेला संपायच्या आधी टाईम काढ म्हणजे झालं